मोरे ओन ग्रेप वरील पाठात आपले स्वागत
ह्यामधे शिकणार आहोत grepच्या आणखी कमांडस आणि उदाहरणे
या पाठासाठी वापरणार आहोत उबंटु लिनक्स वर्जन 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि ग्नू बाश वर्जन 4224
ह्या पाठाच्या सरावासाठी ग्नू बाश च्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू
तसेच तुम्हाला लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान grepसंबंधीचे ज्ञान असावे
संबंधित पाठासाठी httpspoken tutorialorg या वेबसाईटला भेट द्या
आपण एकापेक्षा अधिक पॅटर्न्स देखील जुळवून बघू शकतो
त्यासाठी हायफेन ई पर्याय वापरावा लागेल
मी grepdemoटीएक्सटी हीच फाईल वापरणार आहे
समजा सिव्हिल किंवा electronicsमधे कोण आहे ह्यासंबंधीची माहिती हवी आहे
टर्मिनलवर टाईप कराः ग्रेप स्पेस हायफेन ई स्पेस डबल कोटसमधे इलेक्ट्रॉनिक्स कोटस नंतर स्पेस हायफेन ई स्पेस डबल कोटसमधे सिव्हिल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
समजा चौधुरी नावाच्या व्यक्ती शोधायच्या आहेत
वेगवेगळ्या व्यक्ती नावांचे स्पेलिंग वेगवेगळ्या पध्दतीने करतात
यावर उपाय काय
अशा वेळी हायफेन ई पर्याय हायफेन आय बरोबर वापरू शकतो
टाईप करा ग्रेप स्पेस हायफेन आयई स्पेस डबल कोटसमधे चौधुर्य कोटस नंतर स्पेस हायफेन आयई स्पेस डबल कोटसमधे चौधरी कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
परंतु नावे इतर अनेक पध्दतीने लिहीता येतात
आपण हायफेन ई पर्याय किती वेळा वापरू शकतो
आपल्याला ह्यापेक्षा अधिक चांगली पध्दत हवी आहे आणि ती आहे रेग्युलर एक्सप्रेशन्स
रेग्युलर एक्सप्रेशन टेक्स्ट स्ट्रिंग्ज जुळवून बघण्याच्या सुटसुटीत आणि लवचिक पध्दती प्रदान करते विशिष्ट अक्षरे शब्द किंवा अक्षरांचे पॅटर्न्स
अक्षरांचे रेग्युलर एक्सप्रेशन्स अनेक आहेत
आपण एकेक करून बघू
कॅरॅक्टर क्लास
हे चौकटी कंसामधे अक्षरांचा संच प्रदान करण्याची परवानगी देते
या अक्षरांच्या संचामधील एकेक अक्षराशी जुळवून बघितले जाते
उदाहरणार्थ abc चा अर्थ हे रेग्युलर एक्सप्रेशन आ किंवा बी किंवा सी अक्षराशी जुळवून बघितले जाईल
चौधुर्य नाव जुळवण्यासाठी प्रॉम्प्टवर टाईप कराः ग्रेप स्पेस हायफेन आय स्पेस डबल कोटसमधे च चौकटी कंस सुरू एओ चौकटी कंस पूर्ण चौकटी कंस सुरू उव चौकटी कंस पूर्ण ध चौकटी कंस सुरू यूए चौकटी कंस पूर्ण र चौकटी कंस सुरू यी चौकटी कंस पूर्ण डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
तरी अजून दोनदा ई असलेले चौधुरी नाव जुळले नाही
मोठी रेंज नमूद करायची असल्यास आपल्याला लिहावे लागेल रेंजमधील पहिले अक्षर दश शेवटचे अक्षर समजा एखादा अंक जुळवून बघायचा असेल तर 0 9 लिहावे लागेल
या अक्षरांच्या संचातील एकेक जुळवून बघितले जाते
Asterisk एस्टेरिस्क त्याच्या आधीच्या अक्षराची शू्न्य किंवा अधिक वेळा उपस्थिती सुचवतो
उदाहरणार्थ अब एस्टेरिस्क हे aababbएबीबीबी इत्यादी बरोबर जुळवून बघेल
मिरा नावाच्या विद्यार्थीनींच्या नावाशी जुळवून बघण्यासाठी प्रॉम्प्टवर टाईप करा ग्रेप स्पेस हायफेन आय स्पेस डबल कोटसमधे एम चौकटी कंस सुरू ईआय चौकटी कंस पूर्ण एस्टेरिस्क र आ आ एस्टेरिस्क कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
डॉट रेग्युलर एक्सप्रेशन कुठलेही एक अक्षर जुळवून पाहतो
समजा एखादा Mने सुरू होणारा 4 अक्षरी शब्द शोधायचा आहे
त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस डबल कोटसमधे एम
स्पेस कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
येथे कोटसमधीलspace महत्त्वाची आहे कारण त्यामुळे 5 किंवा अधिक अक्षरांचा शब्द जुळवून पाहिला जाणार आहे
आपला पॅटर्न शोधण्यासाठी ओळीमधील विशिष्ट भाग देखील नमूद करू शकतो
तो ओळीच्या सुरूवातीला असू शकतो
त्यासाठी कॅरेट हे चिन्ह आहे
समजा अशा एंट्रीज हव्या आहेत ज्यांचा रोल नंबर आ ने सुरू होतो
फाईलमधे rollहे पहिले फिल्ड आहे
प्रॉम्प्टवर टाईप करा ग्रेप spaceडबल कोटसमधे कॅरेट साइन आ कोटस नंतर grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
आपण फाईलच्या शेवटी पॅटर्न जुळवून बघू शकतो
त्यासाठी डॉलर चे चिन्ह आहे
7000 ते 8999 मधील स्टायपेंडस शोधण्यासाठी आपल्याला लिहावे लागेल ग्रेप स्पेस डबल कोटसमधे चौकटी कंस सुरू 78 चौकटी कंस पूर्ण dollar साइन कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो एकापेक्षा अधिक पॅटर्न जुळवून बघणे
वेगवेगळी स्पेलिंग्ज असलेला शब्द तपासणे
कॅरॅक्टर क्लास
एस्टेरिस्क चा वापर
कुठलेही एक कॅरॅक्टर जुळवण्यासाठी डॉट वापरणे
फाईलच्या सुरवातीला असलेला पॅटर्न जुळवणे
फाईलचा शेवटी असलेला पॅटर्न जुळवणे
असाईनमेंट म्हणून य ने सुरू होणा या आणि 5 अक्षरे असलेल्या एंट्रीजची सूची दाखवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद